इथे एक साउंड सिस्टीम शर्मा ओडीओ नावाचा डी.जे. --

समोर दिलेल्या छायाचित्रामध्ये एक माणूस उभा आहे तसेच तो स्वताचे शरीर दाखवत आहे.

समोर दिलेल्या छायाचित्रामध्ये प्रवाशी आपल्या अह प्र अह रिक्षाची वाट बघताना दिसत आहेत तसेच एक रिक्षा चालक तिथे प्रवाशांशी संभाषण साधताना आपल्याला दिसत आहे.

समोर दिलेल्या छायाचित्रामध्ये कामगार काम करत आहे तसेच तिथे समान येण्याचे व जाण्याचे टाकलेले दिसत आहे तसेच त्या कामगारांचा ते खुप कष्ट करत आहे.

त्यांचा डोक्यावरून ते सामान ते वाहून घेवून जात आहे.

समोर दिलेल्या छायाचित्रा मध्ये एक माणूस उभा दिसत आहे तसेच त्याच्या बाजूला मोठा पूल आहे.

त्या पूलाच्या बाजूला तीन माणसे आहेत ते इकडे तिकडे निरीक्षण करताना त्या ठिकाणी आपल्याला बघवण्यात दाखवण्यात आलेली आ--